तो marketing चा तुझा संबंध नाई तरी तू marketing ला apply केलंत रे बापरे अरे कारन की मला माहितीय marketing मध्ये कोनी पन select होत तू काल रात्री विचारत होता न मला की, तू थांब याच्यावरती पुढच्या वेळेस बोलू पुढचा एक topic घेऊ अं आता जस काय marketing च्या company न्या मध्ये कोनी पन घेऊन घेत

बारावी pass बीरावी pass graduation ची sales executive

marketing ला फक्त तुम्हाला convincingpower पाहिजे convincing power पाहिजे तेच म्हनत होतो न तुला

हां plane मध्ये बसून जात होता तिथले snap टाकत होता अं insta ला insta नाई whatsapp ला पन टाकत होता नाई म्हनजे त्या मुला शिकन्यासारखं खूप आय म्हनजे मानूस असं खर म्हनतात लोक हां हम्म

तीन, चार महिने तरी निघून जातात आनि मंग लगेच तू दुसरी company दोन, तीन महिन्यामध्ये फक्त येवढं असत की, सांगायचं नसत प्रत्येक company मध्ये fresher सांगायचं असत हं experience एक वर्षाचा असला त तो सांगू शकतो आपन काय म्हनत होता? बोल ना

काय म्हनत होता?

हां असा विषय असतो त्यामुळं लोक जास्त घाबरत्यात अशी marketing करायला हान तेच न ते देखील नाई त आपन पन आपन पन करूयात आता काही तरी finance आनि HR च बघावं लागेल मला आता हम्म बघायला लागनार आय मला पन बघायला लागनार आय हम्म उद्या पासून काही तरी search करूयात आपन दोघ

हा झालं सुरू म्हटलं तुला waste management बद्दल काही माहिती आहे का?

अं waste management समजा

नाही ग, West w a s t हो waste management तर माहितीच. म्हणजे तुम्हाला काय? basic काय माहिती आहे? म्हणजे तुम्हाला सहज वरच्यावर काय माहिती आहे याबद्दल? सांगू शकते? हा म्हणजे एक waste management म्हणजे जसं की global warming त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की global warming चे कारण आहेत, हे समजा जर आपण व्यवस्थित नाही केला तर

अच्छा मग तुला global warming बद्दल काय माहिती आहे? त्याचे कारण काय आहेत नेमके? global warming अनेक कारण असू शकतात मुख्य कारण म्हणजे की green house असू शकतो बरोबर आहे.

आणि बरोबर आहे.

अच्छा आणि अं तुला काही waste management याबद्दल तुला माहिती नसेल फारशी नाही का की आहे?

तू सांगू शकतो मला मग आता तुला माहिती waste management काय असतं बघ आता आम्ही येत असतो medical ला medical पडला waste जास्त ना त्याचा एक criteria असतो

तर त्या मला कसं manage करायचं ते तुला मी आता बघ सांगतो जसं की अं आमच्या याच्यामध्ये ना असे color ठराविक color आहेत का त्यामध्ये आपल्याला कचरा जो असतो, medical मधला तो आपल्याला वेगळा वेगळा टाकावा लागतो. जे nursing वगैरे वाले असतात. वगैरे त्यांनाही लक्ष द्यावे लागतात जसे की समजा मुख्यतः सहा रंग रंग तर पाचच असतात. त्यांचा वय container असतो ठीक आहे तर, असे सहा container असतात तेव्हा सारंग्याच्या वेगवेगळ्या dustbin असतात. त्यामध्ये आम्हाला ते सगळं कचरा वेगवेगळे टाकावा लागतो.

जसं की black color चा जे असतात. hospital मध्ये हा आपल्या या normal गोष्टी झाल्या त्या वेगळ्या झाल्या hospital मध्ये आपलं नावच त्याच्यामध्ये नावाचा biomedical waste मध्ये जे Medical West त्याला कसं आपण segregate करतो तर वेगळ वेगळं कसं करतो तर त्यामध्ये असे की जे black color bag असतात ना?

हाय ना त्याच्यानंतर किंवा असे जे ज्याच्यापासून radiation येतात त्याला आम्ही black मध्ये टाकतो.

तरी खूप खातच घातक असू शकतं कारण की काही काही गोष्टी अशा आहेत ना की त्या खूप harmful होऊ शकतात पुढे चालू

हा आणि तुमचा एक medical management तुम्ही येतो एक सांगतोय की waste management जसे की ते रंग त्याच्याशी related असतात. हा म्हणजे तिरंगा याच्यासाठी असतात की बघ जसं की radioactivation असतात ना त्याच्यातून radiations येतात तर आता ते चुकून जर आपण चुकल्यामुळे टाकून दिला तर जमिनीत टाकला. तर त्याच्यामुळे काय होतील माहिती आहे का? radiations पण बनते मग ते global warming ला भाग पाडतील आणि खूप सारे इतर गोष्टी असतात ना तसं म्हणल्यानंतर आता जसा आपला घरचा घरी आपल्याकडे इथेच आहे. कचरा घ्यायला आपल्याकडे गाड्या येतात. त्याच्यामध्ये ओला आणि सुखाचा वेगळा असतो बरोबर आपण आमच्या hospital sector मध्ये वेगळं असतं आता कसं असतं बघ जसा red color bag असते किंवा red color असते. कचरा कोंडी त्यामध्ये रक्ताच्या जायला असतात रक्ताच्या बागे असतात ना त्या टाकत असतो. म्हणजे वापरलेल्या हातात समजा आपण कोणत्या प्रश्नाला रक्त चळवला आपण मग तिची पिशवी असेल ना?

त्याच्यानंतर चे IV set लावतो आपण म्हणजे जे saline ची गाडी असते ठीक आहे. बरेच ठिकाणी मी असं बघितले की त्या नळ्यांचे पण color वेगळे वेगळे असतात. हो त्यांचे रंग वेगवेगळे असतात म्हणजे नद्यांचे रंग नसतात वेगळे जे ते आपल्या हातामध्ये cathelter लावला जाताना त्याचे रंग वेगळे वेगळे असतात कारण त्याचे रंग यासाठी वेगळे असतात ती प्रत्येक रंगाचा आहे ना? वेगळे size ला आपल्याला सांगतो की याची size ही आहे आणि ते त्याच्यासाठी त्याला color coat केले जातात काही काही twenty-two gauge असतात काही अठरा gauge असतात. त्याचे patient हात असतो ना? त्या हिशोबाने थी लावावी लागते size च्या हिशोबाने

तर ती saline ची नळी जयते काम झाल्यानंतर आपण लाल रंगाच्या bag मध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर plastic च्या ज्या काही tubing असतात नळया असतात. त्या inspicious त्या पण त्यामध्येच टाकतो जसं की काय काय patient ला आपण operation झाल्यावर बघितला असेल त्यांना लघवीची पिशवी लावली जाते किंवा दुसरा इतर नळ्या असतात तर त्या पण काम झाल्यावर नंतर आहे ना आपण त्यामध्येच टाकून देत असतो.

आणि तुला माहिती आहे का? cut plastic latex glows असतात पांढरा कलर चे rubber glows तर ते सुद्धा आपण काम झाल्यानंतर रेड बॅग मध्येच टाकतो.

मला आज कळालं की hospital मध्ये वेगवेगळ्या colors dustbin पण का असतात म्हणून? हा मग खूप सारे असतात आता बरेच लोक तीन आणि चारच ठेवतात अशा total सहा पाहिजेत आपले तर माहिती आहे का? सहा मग ते कोणते कोणते तुला माहितीये का? आता मी तुला समजा black सांगितलं red सांगितलं आता मी तुला blue च्या बद्दल म्हणजे निळ्या color च्या बद्दल आता यामध्ये आपण आहे ना? काचेचा सामान टाकतो ठीक आहे. समजा जसं की काचेच्या bottles ठीक आहे काचेच्या ampules तुला ampules काय असतं? ampules ते कशामध्ये आपण एकदम ते छोटं असतं त्याच्यामध्ये आपण रक्ताचं नाही नाही ते तर container झालेत ना ते container आपण red मध्येच टाकू blood samples आहे ना? जे काचेच्या औषधे येतात ना? म्हणजे injection असतात आपण त्याला फोडावा लागतो. छोट्या छोट्या असतात bullet shape च्या सारख्या बंदूक च्या गोडी सारख्या त्याला आपण ampule म्हणतो हा त्या काचेच्या असतात ना त्याला फोडल्यानंतर त्याचे ते आपण विचारतात टाकतो. injection while माहिती आहेत का तुला एक काचाची bottle असते त्यात injection liquid असतं आणि त्याला rubber चं झाकण असतं बघ हा त्याला आपण while म्हणतो ते तर ते मला पण त्यात त्यामध्ये टाकत असतो तर अशा प्रकारे आपण निळ्या ह्याच्या मध्ये सगळे काचेचे सामान टाकत असतो हो म आता अं तु म्हणत असणार तुला हे अजून प्रश्न आहे का? की समजा office चा कचरा असतो बाकी असतात तर ते hospital चे कुठे टाकतात? किंवा हा तसा organs वगैरे असतं

नाही आता बघतो आहे ना, आपण बघ green color bag असते ते मग green color bag मध्ये आपण काय करतो? चहाचे cup झाले. disposable आपण जे फेकू शकतो. त्याच्यानंतर stationary असते ना? आपल्या office ची काही समजा eraser घेतला मी त्याला पन्नी लागलेली असते ती पन्नी त्यात टाकायची. किंवा माझ्याकडे काहीतरी sharp केलं मी ते त्याचा pencil चा आहे, काय तिथे टाकीन pens वगैरे टाकेल tissue paper असतात आपले किंवा normal काही कागद वगैरे असते ते

आणि मग green मध्ये मग तुला आता blood red आणि blue बद्दल कळालं का green हम्म आणि अजून काय विचारू शकतो तुला काही अडचण असेल तर यात नाही अजून तर काही नाही. बघ आता त्यानंतर अजून एक yellow color च असतं तुला तुला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? काय वाटतं? तुला काय टाकत असताना असणार. त्यामध्ये

म्हणजे तुला काय वाटतं? may be काहीच टाकू शकतात. hospital चा कचरा म्हटल्यावर त्यामध्ये आता बघ आपण जसं की black मध्ये येतो. आपण radioactive सामान टाकलं red मध्ये IV set आणि blood bag टाकला. सर्वांचे bottle टाकला काही आणि blue मध्ये आपण काचेचा सामान टाकलं आणि green मध्ये आपण normal सामान आता काय तुला काय असं वाटतं की काय असू शकते? hospital मधून येणार आसं सामान आणि आपला दोन गोष्टी बाकी आहेत, अजून दोन रंग बाकी even काय वाटतं तुला?

मग काय वाटतं? तुला काय वाटतं तुला operation वगैरे तर काही येत असेल का? कारण की बऱ्याच वेळा होते ना की आपण म्हणतो का पोटातलं काहीतरी फेकलं वगैरे? काहीतरी part damage वगैरे झालं मग त्याचे surgery करतो तर तो

पण वाढतो. body मध्ये तो काढला जातो तो वगैरे टाकत असेल. बरोबर हा तर yellow मध्ये तसंच काही असतं yellow मध्ये आपण काय करतो माहिती आहे का? अं समजा काहीतरी dressing असतो ना? dressing करतो ना? आपण hospital ला तर त्याचे dressing infection असते हाय ना? की त्याच्यापासून दुसऱ्याला पण infection होऊ शकतो तर ते आपण त्यामध्ये टाकतो आहे ना त्याच्यानंतर human organs आणि body parts असतात. त्याचे मनुष्य अं जे जे काही अवयव असतात म्हणजे body ले काही हे ना ते आपण त्यामध्ये टाकतो. जसं की कोणाचे आपण काही काही समजा operation मध्ये बोट cut करावा लागतो. आपल्याला

Even पण blood bag पण यामध्ये टाकू शकतो.

ह्या सर्व्या आपण त्यामध्ये टाकतो. आणि अजून एक color राहिला तो कुठला असेल? आणि अं तो color नसतो actual मध्ये ती can असते.

तरी या सामान्यतांना तूट फूट फाटण्याचे म्हणजे समजा फाटण्याचे chances असतात ठीक आहे आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं धारदार कुठल्या आपण त्यामध्ये वस्तू टाकत नाही एवढं सगळं सामान्यांमध्ये जेणेकरून ते पण मी फाटण्याचे प्रश्न किंवा कोणाला हाणी वगैरे नाही होत पण जर आपण आता hospital मध्ये सोया ज्या असतात. बरोबर. हा त्यानंतर काहीतरी bled वगैरे असतात. surgery च्या

हे ना, तर किंवा काही तुटलेल्या काचेचे काही सामान असतात. slides वगैरे आपण वापरतो ना?

तर मग ह्या सर्व ज्यांना can मध्ये टाकतो. कारण कांची स्थिती जी असते ना? ती थोडी जाड असते ना? तर त्यासाठी niddles आहे ते आपल्याला लागण्याचा धाक थोडासा कमी असतो.

ठीक आहे, मग त्या प्रकारे आपण करतो असं हो. कोरोना अं अअअ Virus पासून स्वतचे आणि इतरांचे ही सौरक्षण करा आपण काही सामान्य सवादहगिरी वागलून कोरोन virus चे संक्रमण होण्याची कीवा तो इतरा मधे पसरण्याची शकत शकत शक्यता कमी करू शकता शरीराची रूप प्रतिकार शक्ति मजबूत करण्यासाठी शोषक पोषक आणि आरोग्य दायी आहार घ्या स्वतःचे नियम पाला बाहेर गेल्यावर कोणत्याही वस्तु ला हाथ लावू नका तसेच जर न हाथ लावण्या जर वेळ आलीच तर डोळे नाक आणि तोंडा ला स्पर्श करणे टाळा आपल्याला न आपल्या अन आजू बाजू च्या परिसर नेहमी स्वच्छ ठेववा खोकताना कीवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा आणि शक्यतो mask वापरा जर कोणाला भेटायला किंवा बाहेर गेला तर स्वतः आणि इतरा मध्ये कमीत कमी एक meter अंतर ठेवा बाहेर जाताना नेहमी mask वापर साबनाने किंवा sanitizer नी हाथ स्वछ धुवा

पर देशातून आलेल्या पाहुनयाना कीवा मित्राला लगेच भेटाला जाऊ नका जर असे लोक तुमच्या घरी शेजारी राहत असतील टेर त्यांचशी ही संपर्क टाला खोकला डोके दुखी सौम्य ताप न अशी खिलबुल लक्षण असेल तरी आपण बारे होय पर्यंत घारिच रहा आणि

जेण्यास जास्तच त्रास होऊ लागला तर वैद्यकीय सल्ला घ्यायला विसरू नका आणि आपल्या स्थानिक आरोग्य न अधिकार्या कडून योग्य ते निर्देश दिले जातात त्यांचे अनुसरण पालन करा ते

संसर्गाचा सेलाओ रोखण्यास देखील मदत हू WHWHO कीवा आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय आरोग्य मंत्रालय कडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा एक महामारी जागतिक संकट अ अ न जग भरात कोरोन virus ने धुमाकूल घातला आहे कोरोना virus सध्या नवीन असल्या मुले त्या वर वेग वेगले संशोधन शुरू आहे एकदा का या विषयांची माणसाला लागन झाली की हा आजार संपर्कात येण्यारया व्यक्ति मधे झपाटने प्रसारित होतो कोरोन virus ची संसर्ग क्षमता खूप जास्त आहे कोरोना विषाणु ने अनेक गोर गरीब जनतेचे व्यापारी शेतकरी दुकानदार मजूर कामगार याचे हाल झाले बेरोजगारी वडली काही व्यवसाय बंद ठेवाववे लागले कोरोना विषाणु बंधित व्यक्ति अ न इतर लोकांच्या संपर्कात आल्याने लौकर इतराना बंधित कर्तों संपर्क तोड़ने ही मोठे अवघड झाले आहे हा आजार स संसर्ग जानी असल्याने झपट्याने प्रसार करतो उतो त्या मुले शषणला कडक निवमावली जाहीर करने आवश्यक असते त्या मधे श श श

मारी ही जगा पुढे खूप मोठ आव्हान अन असून खूप मोठे संकट आहे कोरोना virus रूप दो हजार उन्नीस हा एक अन आती संसर्गीय जन रूप आहे गंभीर तिर्व स्वाक्षण syndrome संबंधित कोरोना virus two व अथवा सासगो टू या अ नावाचा नविन्न विश्न दारे होतो जो सासगो वन या रोगने आरोग्य अ या एशिया मधे किमान घातले होते त्या कोरोन virus विषाणु च्या प्रजातिल पण पूर्ण पणे नविन अ न असा हा विषाणु आहे दिसम्बर दोन हज़ार एकोनिस मधे चिनचे हूबई प्रातनची अ राजधानी वुहान मधे हा नवीन आजारची पहिली ओलक करण्यात आली होती तिथेच हा रोग कृति प्रमाणे तैयार करण्यात आला आणि त्या नंतर जागतिक स्तरावर या आजराचा प्रसार झाला व त्याने जागतिक महामारी चे रूप घेतले हा या अजराच्या सामन्य लक्षण मधे ताप खोकला आणि स्वास अ स्वास अ लागने याच्या समावेश आहे तर अ इतर लक्षणा मधे थकवा स्तराय धुकने न अतिसर घसा ख खवने गंध कमी होने आणि पोट दुखी या लक्षणाचा समावेश न अशु शकत बहुतेक संकरन मधे सौम्य लक्षणे अ अ आदलतात तर काही रोग मधे viral नेऊमओनिया आणि बहु अवयो निकामी होण्याची भीती असेत बारा अप्रैल दो हजार एकिस पर्यंत जगातील अ न एक आठ पाच देशत तेरा करोड़ पेक्षा जास्त लोकना हा रोग झाल्या अ असल्याची चकरने नोंदवली गेली आहे परिणाम पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत पेक्षा जास्त ल बारे ही झाले आहेत पन एकूण संसर्ग झालेल्या रोग्या पैकी दोन percent लोकांचा मृत्यु झाला आहे

प्रामुख्याने जवळच्या संपर्क दरम्यान खोकल्या मुळे शिंकल्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थूकीच्या तुशारा मुले लोका मध पसरत भारत- भारत हा देश आहे जो पूर्ण यामध्ये सर्वात जास्त खेडे आहेत. भारत हा देश पूर्णपणे खेड्यांना मिळवूनच बनलेला आहे. महात्मा गांधींनी देखील जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवत होतो तेव्हा म्हटलं तर खेड्याकडे चला आहे खेडे जर झाले तरच भारत होईल अशे लोक म्हणायचे.